खाली वगैरे आहे. सायकलचे शोरूम आहे इथ काही लोक आहेत एक माणूस सेल्फी घेतो आहे. अ येण्याजाण्याचा रस्ता आहे एका माणसांनी मास्क लावलेला आहे. एक लेडीज आहे. खूप सारे लाइट्स आहेत. फैन आहेत.

अ हे एक अ दोन प्रकारचे फिश आहेत व्हाइट ब्लॅक कलर मध्ये इथे काही लेडीज आहेत छोटे छोटे पोर आहेत फिश चे दुकान आहेत वरती अह प्लास्टिकच्या कागदाचे छप्पर आहे जाण्या येण्याचे रस्ते आहेत.

'' मेन्स पार्लर आहे त्याच्यामध्ये एक माणूस बसलेला आहे चैअर वर साइड ला एक माणूस उभा आहे वरती टी_व्ही आहे काही देवाचे फोटो वगेरे आहेत समोर एक मिरर आहे अह येण्या जाण्याचा रस्ता आहे. ''